छान. अगं माझं एक काम होतं तुझ्याकडे.

ओम दहावीला आहे आता यावर्षी. तर नोकरीच्या दृष्टीने काय काय संधी आहे. कारण कधी कधी असं होतं की शिकलेला असून सुद्धा नोकरीच्या संधी मिळत नाही. तर मला तू काही मार्गदर्शन करू शकशील का. हो तो यावर्षी दहावीलाआहे नाही का त्यामुळे तुला आता पुढच्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल आणि त्याप्रमाणे तुला विचारपूर्वक शिक्षणही कुठलं दयायचा याचा विचार करायला पाहिजे तर यामध्ये आपल्याला अशा नोकरीच्या संधी शोधल्या पाहिजे की जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्याला पुढे जाऊन चांगली पुढचं करिअर करता आलं पाहिजे. तर त्यामध्ये आत्ताच मी एक जाहिरात पाहिली. त्या मध्ये असं लिहिलं होतं की नुसतं बीकॉम व्हायचं आहे की प्रोफेशनल बीकॉम प्रोफेशनल त्यात तुला असा फरक असतो की तुम्ही यूपीएससी सीए सीएस आयसीडब्ल्यूअशा विद्यार्थ्यांना

तो या बीकॉम प्रोफेशनल मध्ये शिक्षणाचा भाग असत. त्यामुळे होतं कसं की तुम्हाला शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीचे जास्त संधी उपलब्ध होतात. त्यामुळे बीकॉम होण्यापेक्षा नुसता बीकॉम प्रोफेशनल झाला ही व्यवसाय ज्ञानही मिळतं आणि तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकता. आणि हा एक पारंपरिक आणि व्यावसायिक असा दोघांचा संगम असणारा अभ्यासक्रम आहे. त्याचा शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला लगेच नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओमला कशात आवड आहे? हे त्याला आणि त्याला काय करायला आवडेल याचा कल तू जाणून घे त्यासाठी त्याची दहावीची परीक्षा झाली ना की ऍप्टिट्यूट टेस्ट करून घे. त्याचा कल हा कला वाणिज्य आणि विज्ञान कुठे आहे याचा तुला अंदाज येईल आणि मग त्याप्रमाणे तुला त्याचे चांगले पर्याय निवडता येतील आणि मग त्याचा शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला आपण लवकरात लवकर मार्गात कसं लागू हे लक्षात येईल. हो ना. असं काहीतरी व्यावसायिक दृष्टिकोन असणारा आणि नुसते पुस्तकी ज्ञान न देता व्यवहारिक शिक्षण देणारा कोर्से किंवा पदवी घेतली तर हा प्रश्नच येणार नाही ना आणि ओमला कशामध्ये रस जास्त आहे तो खूप कशामध्ये जास्तो रमतो हे आपल्यला ऍप्टिट्यूड टेस्ट मधून लक्षात येईल. होते तर होईल. आणि होतं कसं. दहावीतली. मुली मुलं ही सगळी. असतात ना ती पुस्तके. अभ्यासक्रमांमधून आलेली असतात.

अगं ताई तो कुलकर्णी यांचा मुलगा इंजिनीयर झाला आणि बँकेमध्ये नोकरी करतो तो. हो ना तोच तो प्रश्न आहे अगं त्याला नोकरी तरी आहे पण आपलय इथे अस काही तरुण मुलं असतात कि जी तिथे मी पण जाणार या विचाराने आपण काय कौशल्य मिळवतो हे पाहत नाही त्यामुळे शिक्षण कालवही झालेला आहे कि ब ज्यात तुम्हाला कौशल्य आधारित काहीच कला गुण त्याला शिकता आलेले नाही. त्यामुळे नोकरीच्या मुलाखतीला गेल्यावर त्याच्या हातात फक्त डिग्रीचे प्रमाणपत्र असतं त्याला

हो ग आणि माझ्या मैत्रिणीच्या मुलीने कंप्युटर कोर्स केला आहे तरी तिला नोकरी नाही आहे. कोणता कम्प्युटर कोर्स केलाय तिने. तिने ना वेब. डिझाईन मधला ईन डिझाइनिंग कोरल ड्रॉ बेस्ट यु आय यु एक्स हे कोर्स केले पण तिला पाहिजे तशी नोकरी मिळत नाही. ती खूप दिवस झाले नोकरीच्या शोधात आहे. मग तू कसं काय म्हणते ही कम्प्युटर मध्ये संधी आहे. हो आगा , कम्प्युटर हे असं क्षेत्र आहे की आपली सगळी कामे कंप्यूटर शी निगडित आहेत ना आणि अस्थिकता, कामाची तत्परत आणि काळाची गरज या दृष्टीने संपूर्ण कम्प्युटर शिक्षण खूप महत्त्वाचा आहे अगं श्वेता तिला जे काही कोर्स केला त्याला बाजारात खूप मागणी आहे. पण हा जो तो कोर्स केला तिने आता

म्हणजे त्याल कलर थेरी आहे थॉट प्रोसेस आहे डिलिव्हरी मेसेज आहे हे सगळे मुद्दे येतात म्हणजे आदितीने डिझाईनिंग बेसिक आधी तिने डिझाइनिंग चे बेसिक शिकलं पाहिजे म्हणजे ग्राफिक डिझाईनिंग चा कोर्स जर तिने केला असता तर नोकरी नक्की मिळाली असती. हो म्हणजे कोणतेही शिक्षण घेताना ते व्यावहारिक दृष्टीने घेतले पाहिजे तुमच्या हातामध्ये कला पाहिजे जसे पूर्वीच्या आयटीआय केलं की नोकरी मिळायची. हो अगदी बरोबर आगा आई नाही का सांगते की तिच्याकडे केली म्हणजे 45. वर्षापूर्वी आयटीआय झालं असं म्हटलं की कोणत्याही मॅन्युफॅक्चरिंग कंपनी गेटवर गेला की नोकरी सहज मिळायची. मग असे काय झाले की नंतर नोकरी मिळेना. अग आपल्या इथं कसं होतं सर्वजण तेच शिक्षण घेऊ लागतात म्हणजे केल्यानंतर की म्हणजे आयटीआय केल्यानंतर इंजीनियरिंग ते फुटलं नंतर डिप्लोमा आले मग सगळे डिप्लोमाचा करू लागले मग तिथे मागणी कमी होती आणि पुरवठा जास्त होता असं होऊ लागलं म्हणजे आत्ताच शिक्षण घेऊ लागले त्यामुळे सगळ्यांना नोकऱ्या मिळेनाश्या झाल्या पण दिसताना कसं दिसतं की मी डिप्लोमा झाला आहे पण नोकरी नाही आगा तो आमच्या शेजारचा आकाश आहे ना तो तर चांगला बीसीएस झाला पण त्यालाही नोकरी नाही आहे ना ग. अग तो बीसीएस झाला की बीएससी झाला. बीएससी सॉरी बीएससी झाला. पण त्यांनी बीएससी कशामध्ये केलं?